गार्डन आहे गार्डनमध्ये हिरवीगार गवत उगवलेले आहे. शो ची झाडे आहेत काही उंच झाडं आहेत.

आ ठेवलेले आहे लायटिंग आ वायझ लाइन आहे आ एक खिडक्या आहेत खिडक्यामधून उजेड येताना दिसत आहे वेग-वेगळ्या रंगाच्या पिशव्या--

या चित्रा मध्ये एक आहे मैदान आहे या मैदानावरती काही माणसे गप्पा मारत बसलेले आहेत साईकल आहे.

या चित्रामध्ये खूप अ मोठ मोठाल्या बिल्डिंगस आहेत त्या बिल्डिंगच्या खाली काही दुकाने आहेत रस्ता आहे रस्त्याच्याकडेला एक गाडी उभा आहे.

अ खूप माणसे या पालकीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आजूबाजूला घरं आहेत.

ह्या चित्रा मध्ये एक मंदिर आहे या मंदिराच्या बाहेर अ लाकडांच अ छ अम्ह लाकडे टाकून मांडव घातलेले आहेत.

या चित्रा मधे एक फूलानच दुकान आहे या दुकाना मधे फूलानचे हार तयार करून ठेवलेले आहेत.

या दुकानामध्ये काही खाया टेबलावरती काही खाव्या खाव्या वस्तु बिस्किटे असे बिस्किटे ठेवलेले आहेत काही पुड्या वरती लाउन ठेवलेल्या आहेत कोलगेट आहे अ कोल --

चित्रामध्ये एक मंदिर आहे. मंदिराच्या अ बाहेर अ न त्या मंदिराच द्वार आहे. त्या वरती कळस आहे.